माझं आताच बहिणीचं लग्न झालंय. आम्ही गावाला गेलो होतो.

तिथे आम्ही चार-पाच दिवस राहिलो. मग लग्न वगैरे केलं रिसॉर्टवर. ओके ओके. रिसॉर्ट कसा होता तो?

कोकणात होता. मोठा होता खूप. समुद्राच्या अलीकडेच होता. हा. हा. मस्त एन्जॉय केलं असेल ना तुम्ही?

खूप लोकं आले होते. कोल्हापूरचे होते ते लोकं.

हळदीला खूप लोकं होती. रेन डान्स वगैरे केला. आणि नंतर

संगीत वगैरे होतं. संगीत नंतर पार्टी वगैरे झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी लग्न होतं.

संगीत मध्ये तू, संगीत मध्ये तू

संगीतमध्ये तू भाग घेतला होता का? नाही.मला बर नव्हतं तेव्हा म्हणून. संगीत मध्ये संगीतमध्ये कोणते कोणते सॉंग्स होते? हॅलो वैष्णवी?

मी मस्त, तुम्ही? मी मस्त. मस्त आहे मी. आताच आले. लग्नाला गेले होते.

अच्छा. तर काय काय लग्नात तुमच्या इथे? लग्नात काय काय झालं? काय काय केलं तुम्ही लग्नात? लग्नात हळद, संगीत, डान्स वगैरे असे कार्यक्रम झाले.

अच्छा. आमच्या इथे पण लग्नात खूप मजा आली माहितीये का. आम्ही, आमच्या इथे संगीत पार्टी झाली. त्यानंतर हळद, मेहेंदी. मेहेंदीमध्ये पण भरपूर डान्स कॉम्पिटिशन होते आमचे.

आम्ही हळद वगैरे मेहेंदी, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो. तो

हा. आम्ही ते आमच्या इथे पण सेम. ब्राईड, तुमच्या इथून ब्राईड होती का ग्रुम होतं. म्हणजे नवरा मुलगा होता का नवरी मुलगी होती.

अच्छा. आमच्या इथे नवरा मुलगा होता. आम्ही आमच्या इथं बारात जी असते ना ती बारात काढतात. ती बारात निघाली होती. भरपूर एन्जॉय केलं आम्ही लग्नात. तुम्ही?

आम्ही पण खूप एन्जॉय केलं. चार-पाच दिवस तिथे थांबलो होतो हॉटेलवर आणि परत बारात वगैरे काढली. खूप लोकं आली होती.

कि नाही का म्हणजे हे वाइब्स भरपूर म्हणजे इतके एक्सपीरियन्स भेटले ना त्या लग्नात. भरपूर एक्सपीरियन्स भेटले. एन्जॉय पण फुल झालं. तुमचं? हो खूप लोकांशी बोलता आलं, जे कधी भेटले नाही त्यांच्याशी पण. छान वाटलं. अच्छा. ड्रेस, ड्रेस वगैरे कोणते घेतले होते? मी खूप ड्रेस घेतले होते मॅम. साडी, ड्रेस हा ना. आणि हळद मध्ये कोणते? सगळ्यांनी एकच हे म्हणजे एकच लूक ठेवलं होतं, एकच कलर. का असे वेगवेगळे कलर हळद मध्ये ? असे वेगवेगळे. ज्याला जे हवे असेल ते तो घालू शकतो ड्रेस. अच्छा. आमच्या इथे सगळ्यांचा एकच कलर होता म्हणजे हळदला यल्लो कलरच

ब्राईड पासून ते सगळ्यांनी म्हणजे नाही का हळदला सगळ्यांनी यल्लो कलर ते जे थीम असतं ना कलर

त्यानंतर नेक्स्ट डे मेहेंदीला आम्ही ग्रीन कलर. सगळे त्यांनी तुमच्या इथे? आमच्या इथे आम्ही मेहेंदी इथूनच लावून गेलो होतो पुण्यावरुन. हॅलो. हा व्हॉइस ब्रेक होतोय मॅम. हॅलो? आवाज येतोय वैष्णवी? अच्छा. हा. जर

ओके ओके.

नेक्स्ट प्लॅन काय आहे?

हॅलो? हा. ओपन करू? येतोय वैष्णवी आवाज तुला?

हा मॅम येतोय. हॅलो रेंज प्रॉब्लेम त्या साईडचा. हा तर नेक्स्ट प्लॅन काय आहे? काय झालं?

हा नेक्स्ट आम्ही फिरायला गेलो कोकणामध्ये. तिथून नंतर थोड्या दिवसांत पुण्याला आलो.

सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, देवगड. सिंधुदुर्ग छान आहे ना. किल्ला तो पाहण्यासारखा आहे ना किल्ला. अच्छा. हो. समुद्रामध्ये आहे तो. तिथे बोटिंग ने जावं लागतं. हा. आम्ही पण गेलो होतो लास्ट टाइम बोटीनेच तिथे. बट आम्ही स्कुबा डायविंग वगैरे केली होती. तुम्ही? नाही. मला पाण्याची भीती वाटते. त्यामुळे मी नाही केली स्कुबा डायविंग.

येतं तसं नाही पण भीती खूप वाटते मला पाण्याची समुद्रात थोडीशी भीती वाटते. हा हा. आणि समुद्रात जे आपण जेव्हा नाही का स्कुबा डायविंग साठी पाण्यात आपल्याला उतरवतात म्हणजे सोडतात ना खाली तेव्हा कान फुल असे टाईट झाल्यासारखर फील होतात.

पण एन्जॉय भारी वाटतं ना कोकणात.

फिश म्हणजे इतके इतके टाईपचे असे फिश बघायला भेटतील ना तुला पाण्याखाली. भरपूर छान असतं तिथे. खूपच छान. इतकं म्हणजे तो एक एक्सपीरियन्स आहे ना तो न सांगण्यासारखा आहे म्हणजे .

काय काय फिरले कोकणात तुम्ही? मालवणला, देवगडला. मालवणचा बीच, देवगडचा बीच. अच्छा. ते पण भरपूर सुंदर आहेत ना.

हा बोल ना.

हा कोणता बीच कातर बीच. हा कातरली बीच पण खूप छान आहे. शांतता आहे तिथे.

छान आहे हा. शांतता पण आणि तिथे ते हट असतात ना. ते झोपडीसारखे हॉटेल भेटतात तिथे हट सारखे. खूप खूप म्हणजे एका हट मध्ये सहा किंवा सात-सात बिल्डर्स

म्हणजे फुल फॅमिली राहू शकते तिथे. अच्छा. आणि विजयदुर्ग वगैरे खूप छान आहे किल्ला. बाकी हा. विजयदुर्ग ना, मी अजुन नाही गेले तिथे. मी सिंधुदुर्गला जाऊन आले फक्त. विजयदुर्ग अजून नाही बघितला.

तो पण सुंदर आहे किल्ला.

विजयदुर्गला खूप मोठा आहे तो. बघण्यासारखा आहे. तिथे ऐतिहासिक गोष्टी खूप भेटतील बघायला. वर तिथे असे दुकानं वगैरे नाहीये. फक्त ऐतिहासिक गोष्टीच आहेत.

तिथे असं लिहिलेलं असतं ना कि हे कुणी बनवलं? साली बनवलं, ते सगळ्या माहिती मिळून जातात तिथे. आणि त्याच्या बाजूलाच समुद्र पण आहे. खूप सुंदर आहे. खूप छान वातावरण वगैरे आहे तिथे.

ओके. तू खरेदी काय केलीस? खाली आपण त्यावर बोटिंग पण करू शकतो.

अच्छा. तिथे हॉटेल्स वगैरे आहेत का चांगले? छोटे छोटे हॉटेल्स आहेत. असे मोठे नाहीये तिथे हॉटेल्स. खाण्यासारखं जास्त काही नाही थोडंफारच आहे तिथे.

ओके. काय काय भेटेल? स्पेशल काय काय असतं तिथे? तिथे स्पेशल फिश असते. फिश थाळी म्हणतो ना आपण.

काय काय खाल्लं तिथे मग फिशचे कोणते प्रकार खाल्ले तिथे? सुरमयी, बांगडा, पापलेट

बोंबील वगैरे. खूप छान मिळतं. हो. फॅमिली सोबत गेल्यावर खूप एन्जॉय करता येते तिथे. फुल एन्जॉय करून आलीस ना.

फॅमिली राहण्यासारखंच ठिकाण आहे ना ते. एक्सपीरियन्स चांगला आहे तिथे म्हणजे हा. हा ना. हो तिथे खूप छान वाटतं.

हा. ing ओके. आणि तिथून नंतर स्कुबा डायविंग वगैरे करू शकतो. तिथे बाजूला देवगडला कातरली बीच वगैरे आहे ते. त्याच्यावर मंदिर पण

हा. मी कातरलीला गेले

कुंटेंशवर मंदिर म्हणून आहे तिथे. खूप छान आहे ते.

त्या समुद्राच्या बाजूलाच आहे. तिथे खूप मोठमोठ्या लाटा वगैरे येतात. आपण खाली सुद्धा जाऊ शकतो. आणि तिथे बघण्यासारखं खूप आहे त्या साईडला.

हो. खूप एन्जॉय केलं मी कोकणात. मस्त एन्जॉय केलं ना फिरून त्या साईडला. कोकणात अजून काय काय आहे असं म्हणजे बघू शकतो.

कोकणात अजून खूप काही आहे. जसं आपण पेडण्याला, गोव्याला कोकणमध्ये अजून काय काय आहे जे आपण बघू शकतो. किंवा मला प्लॅन ह्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. तिथे खूप आहे बघण्यासारखं वगैरे.

अच्छा. गोवा पण चांगलं आहे. गोव्याला मी गेलेय . गोवा खूप सुंदर आहे. ते जवळच पडतं ना कोकणात ना. छान आहे ते. गोवा खूप सुंदर आहे. हो. कोकणात आणि ते आम्ही हा आणि ते गोव्यावरून येताना सावंतवाडी मध्ये ना हॉटेल्स पण खूप चांगले आहेत. म्हणजे खूप चांगले आहेत. तिथे जेवण इतकं म्हणजे सुंदर भेटतं. हॉटेल्स ते सावंतवाडी मध्ये जेवण खूप भारी भेटतं. हो हो. खूप छान आहे. आणि तिथे मंदिर जे आहे ना ते तलावाच्या मध्ये आहे. ते बघण्यासारखं खूप आहे तिथे. हा. अच्छा तर मंदिर आहे का तलावाच्या मध्ये.

तिथे एंटर करू देतात का म्हणजे जाऊ देतात का? हो. जाऊ देतात तिथे. खूप छान आहे ते.

हा . खूप छान आहे. त्याच्या बाजूलाच हॉटेल्स वगैरे खूप छान छान आहे. तिथे खाण्याच्या व्हरायटीज वगैरे खूप आहे.

हा आणि सावंतवाडीमध्ये एक हॉटेल आहे. हॉटेल नाही खानावळ आहे ती. भालेकर, भालेकर म्हणून आहे. तिथे वेटिंग्स असतात तीन-तीन तास.

कधीही जा तू. वेटिंग्सच भेटतील. हो आणि त्यांची एक फ्रँचायझी जी आहे ना ती कोल्हापूर मध्ये पण आहे. भालेकर खानावळ.

हा. त्यांचे खूप लोकं आहेत. आजूबाजूला कोकणात पण. कोल्हापूरमध्ये पण खूप त्यांच्या खानावळी चालू असतात.

हो. खूप छान आहे ते. तिथे खाण्यासारखं आहे. नाही तिथे गेले नाही पण ऐकलंय. जायचंय नेक्स्ट टाइम.

अरे तिथे काय म्हणतात ते थाली मध्ये अजून एक थाली भेटते तिथे शार्क थाली.

नाही. भालेकर खाणावळमध्ये खरंच भेटते. शार्क थाली भेटते तिथे.

मी कधी खाल्ली फिशमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज मिळतात. तिथे हवं ते मिळू शकतं आपल्याला.